विंडोजमध्ये लेटेक स्थापित करणाऱ्या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
लेटेक द्वारे तयार केलेले डॉक्युमेंट्स अप्रतिम आहेत
तुम्हाला जीवनात अनेक डॉक्युमेंट्स बनविण्याची इच्छा असेल तर लेटेक चा प्रयोग चालू करायला हवा
जर तुम्हाला यामध्ये अनेक गणितांचा समावेश करायचा असेल तर लेटेक सारखा दुसरा पर्याय नाही
लेटेक डॉक्युमेंट्स एक औपरेटिंग सिस्टम जसे कि विंडोस मध्ये बनविले गेले आहे
जे काही बदल न करता दुसऱ्या सिस्टम मध्ये पुन्हा वापरू शकतो जसे लिनक्स आणि मॅक
तसेच लेटेक हे विनामूल्य आणि ओपेन सोर्स सोफ्टवेअर आहे
सर्व प्रथम लेटेक हे उत्कृष्ट उपयोगकर्ता समुदाय आहे जे तुमची सर्व शंका घालविण्यास मदत करेल
उदाहरणार्थ तुग इंडिया वर जा
लेटेक वरील पुढील स्पोकन ट्यूटोरियल moudgalyaओआरजी वर उपलब्ध आहे
कृपया अगोदर व्हॉट इस कंपायलेशन
चा अभ्यास करा आणि नंतर हे ट्यूटोरियल निरंतर करा
शेवटी वेब शोध हे माहिती मिळविण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत आहे
भविष्यामध्ये लेटेक साठी समर्थन httpfosseein वर मिळेल
लक्षात घ्या फॉसी मध्ये दोन स् आणि दोन ई आहे
फॉसी चे पूर्ण स्वरूप फ्री एन्ड ओपन सोर्स सोफ्टवेअर इन सायन्स एन्ड इंजीनीअरिंग एज्युकेशन आता मी तुम्हाला विंडोज मध्ये लेटेक चा वापर कसा करावा हे सांगणार आहे
आपण मिक्टेक च्या इन्सटॉंलेशन ने सुरु करू जे लेटेक चे विनामूल्य वितरण आहे
टेकनिक सेंटर जे मिक्टेक चे फ़्रंट एंड़ आहे
मी तुम्हाला टेकनिक सेंटर वापरुन कम्पाइल करणे आणि अडोबे रीडर द्वारे निरीक्षण करणे शिकवेन
त्यानंतर मी एक पर्यायी पीडीएफ रीडर सुमात्रा सोबत निरोप घेईल
हे विनामूल्य आणि ओपेन सोर्स आहे
मिक्टेक विंडोजवर लेटेक ची एक प्रमुख स्थापना आहे
miktexओआरजी मध्ये 27 वर्जन शोधा
चला तिथे जाऊ हे इथे आहे तुम्ही हे डाउनलोड करू शकता

डाउनलोड केल्यानंतर ते सेव करा म्हणजे सुरवातीला तुम्ही याचा उपयोग अनेक वेळा करू शकता
या फाईल चे नाव इथे दिले आहे
हि फाईल व्यापक असून 83 मेगा बाइट्स ची आहे
मिक्टेक चे संपूर्ण वर्जन मोठे असून 900 मेगा बाइट्स एवढे आहे यामुळे आम्ही हे सुचवत नाही
जर तुमच्याकडे चांगला संपर्क नसेल तर सीडी चा वापर करा जे भविष्यामध्ये fosseeइन वर उपलब्ध असेल
मी हे इन्सटॉंलेशन माय डाउनलोड्स डायरेक्टरी मध्ये सेव केले आहे ते मी आता उघडणार आहे
मी अगोदेरच हे डाउनलोड केले आहे
त्या आयकॉन वर क्लिक करून मी हे स्थापित करणार आहे
डीफोल्ट उत्तरे यास स्थापित करण्यासाठी २० मिनिटे लागतात त्यामुळे मी इथे दाखविणार नाही
मी हे अगोदरच स्थापित केले आहे हे या जागी स्थापित आहे
अडोबे रीडर हे एक विनामूल्य रीडर आहे ज्याचा वापर पीडीएफ फाईल दर्शित करण्यास करू शकता
तुमच्या सिस्टम मध्ये हे अगोदरच असेल तर तुम्ही इतर स्लाइड सोडू शकता
जर तुमच्या सिस्टम मध्ये हे नसेल तर adobeकॉम वर जा आणि विनामूल्य अडोबे रीडर डाउनलोड करा
मी हे माझ्या डाउनलोड्स डायरेक्टरी मध्ये डाउनलोड केले आहे
ते इथे आहे
डबल क्लिक करा आणि इंस्टाल करा
डिफ़ॉल्ट उत्तरे स्वीकार आहेत मी हे अगोदर केले आहे
नंतर आपण विंडोज मध्ये टेकनिक सेंटर स्थापित करूया
texniccenterओआरजी वर जा
लक्षात घ्या टेकनिक सेंटर मध्ये दोन सी आहेत
ठीक आहे हे माझ्याकडे आहे कि नाही हे पाहते
हे इथे आहे
इथे टेकनिक सेंटर डाउनलोड डायरेक्टरी आहे
जर आपण इथे खाली जाऊ तर मला असे वाटते कि आपण पुन्हा texniccenterओआरजी वर जात आहोत
चला तिथे जाऊ
जसे आपण करत आहोत चला पुन्हा ओहो आपण इथे आहोत
हे पहा इथे टेकनिक सेंटर चे वेबपेज आहे
तुम्ही हे पाहू शकता कि हे टेकनिक सेंटर बद्दल बोलत आहे
जसे लेटेक युनिवर्स इत्यादी
तुम्हाला डाउनलोड वर क्लिक करावे लागेल जे मागच्या पेज वर होते
जेव्हा तुम्ही तिथे जाल सर्वात पहिली गोष्ट म्हणजे डाउनलोड पेज क्लिक आणि डाउनलोड असलेले पाहजे
मी ते अगोदरच डाउनलोड केले आहे
तुम्ही पाहू शकता हि डाउनलोड डायरेक्टरी ज्यामध्ये मी डाउनलोड केले आहे
ठीक आहे आता आपण असे करू कि पुन्हा मागे जाऊ आणि डाउनलोड बटनावर क्लिक करू
अगोदर सांगितल्या प्रमाणे हे तुम्हाला डाउनलोड सूची वर घेऊन जाइल
तुम्हाला टेकनिक सेंटर इंस्टॉलर ची गरज आहे जे सूची मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे
क्लिक करा
डाउनलोड करण्यास तुम्हाला एक मिरर निवडावा लागेल
डाउनलोड नंतर सेव करा
तुमच्या इच्छेप्रमाणे भविष्यात याचा वापर करून पुन्हा स्थापित करू शकता
हे माझ्या डाउनलोड्स फोल्डर मध्ये आहे
चला आपण आता याला डबल क्लिक करून आणि डिफॉल्ट उत्तरे देत स्थापित करू
मी तिथे जाते
डाउनलोड वर जा
ठीक आहे चला पुढे जाऊ
चला gplएग्रीमेंट चा स्वीकारू
चला पुढे जाऊ आणि हे स्थापित करू
ठीक आहे आता हे स्थापित होत आहे
टेकनिक सेंटर शॉर्टकट सोबत डेस्कटॉप वर स्थापित होईल
डेस्कटॉप वरुन या टेकनिक सेंटर आयकॉन वर डबल क्लिक करा आणि प्रक्षेपित करा
इथे डेस्कटॉप आहे
मी हे इथे प्रक्षेपित करते
हे बंद करते
आता आपल्याला हे कॉन्फिगर करण्याची गरज आहे
इथे असे म्हटले आहे कि हे त्या जागेवर एन्टर करावे जिथे टेक्स डिस्ट्रिब्युशन स्थित आहे

मला माहित आहे कि ते कुठे आहे तर आता मी त्याला प्रविष्ट करते
सी कॉलन प्रोग्राम फाइल्स मिकटेक्स 207 मिकटेक्स बिन तुम्ही सुद्धा हे ब्राउज करू शकता आणि डायरेक्टरी शोधू शकता
ठीक आहे मी पुढच्या पेज वर आले आहे
हे पोस्ट स्क्रिप्ट व्यूवर आहे
आपण हे स्वीकारू काही प्रविष्ट करू नका
आता मी डायरेक्टरी ब्राउज आणि स्थापित करणार आहे जेथे अडोबे रीडर स्थित आहे

ठीक आहे हे प्रोग्राम फाइल्स अडोबे रीडर 90 रीडर मध्ये आहे
मे इथे क्लिक करते आता याची निवड झालेली आहे
फिनिश वर क्लिक करा
ठीक आहे आता टेकनिक सेंटर कॉन्फिगर झाले आहे
आता मी याला छोटे करते ज्यामुळे तुम्ही सर्व एकसोबत पाहू शकता
हे इथे आले आहे मी याला थोडेसे मोठे करते
आपण हे वापरण्यासाठी तयार आहे
आता पुन्हा मागे जाऊ
ते एक टीप देईल त्याला बंद करा
हे कॉन्फिगरेशन मेन्यु उघडेल आणि तुम्हाला लेटेक डिस्ट्रिब्युशन स्थापित करण्यास विचारेल आणि मिक्टेक सुद्धा सुचित करेल
आपण हे स्वीकारलेले आहे
नेक्स्ट बटनावर क्लिक केले
तुम्हाला फोल्डर एड्रेस पुरविण्यास विचारला जाईल जेथे मिक्टेक ची बायनरी फाईल स्थित आहे
आपण हेही प्रविष्ट केले आहे
मझ्या डायरेक्टरी मध्ये हे येथे स्थित आहे
मी याला हस्त प्रविष्ट केले आहे
पीएस फाइल येथे काहीही प्रविष्ट करायचे नाही
नंतर मी याला ब्राउज आणि एक्रोबॅट पीडीएफ रीडर साठी स्थित केले आहे
आता आपण टेकनिक सेंटर वापरण्यास तयार आहोत
कृपया moudgalyaओआरजी वर उपलब्ध असलेल्या व्हॉट इस कंपायलेशन या स्पोकन ट्यूटोरियल वर एक नजर टाका
जर तुम्ही आतापर्यंत पहिले नसेल तर
हे ट्यूटोरियल गृहीत करते कि तुम्ही यावरून नजर टाकली आहे
चला टेकनिक सेंटर मध्ये जाऊ आणि फाइल मेन्यु वर क्लिक करू
आता काय कारायचे160
जर फाईल तयार करायची असेल तर न्यू वर क्लिक करा टाईप आणि सेव करा
मझ्याकडे अगोदरच helloटेक्स फ़ाइल आहे
ती लोड करा
आपण आता हेच करणार आहोत
आता इथे या फाइल ओपन माझ्याकडे हे लॅटेक्स फाइल्स helloटेक्स मध्ये आहे
मी हे उघडते
ठीक आहे पुन्हा मागे इथे येऊ

टेकनिक सेंटर साठी सर्वोत्तम सहाय्य त्याच सोबत येते
आणखीन उत्तम स्त्रोत texniccentreओआरजी आहे जे आपण अगोदर पाहिलेले आहे
आता हेल्प वर जाऊ कंटेंट्स वर क्लिक करा
टेकनिक सेंटर आणि लेटेक साठी तुम्हाला सहाय्य मिळेल
मला असे म्हणायचे आहे कि आत्ता इथे या इथे हेल्प कंटेंट्स आहे
तर आपण हे पाहू शकतो कि दोन बाबींसाठी हेल्प उपलब्ध आहे
टेकनिक सेंटर आणि लेटेक इ हैल्प बुक साठी
जर मी इथे क्लिक करेल तर तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील
तुम्ही सुद्धा यावर क्लिक करू शकता इथे भरपूर गोष्टी पाहू शकता उदाहरणार्थ लेटेक मैत्स आणि ग्राफ़िक्स
मठ यामध्ये तुम्हाला भरपूर विषय दिसतील
जसे फ्रॅक्शन्स मॅट्रिसेस इत्यादी आणि इतर विषय सुद्धा
याला बंद करू
एडवान्स लॅटेक्स एन्व्हायर्नमेंट्स येथे अलाइनमेंटज़ एन्वायरमेंटज़ ऐरे पिक्चरज़ मॅथ्स मैत्स असे असे इत्यादी गोष्टी आहे
हे हि बंद करू
आता मी इथे येते
टेकनिक सेंटर वरील हेल्प पहिले टेकनिक सेंटर च्या फोन्ट रूप आणि अनुभूती देण्यास मदत करते

हे टेकनिक सेंटर कॉन्फिगर करण्यास मदत करते
कधी कधी मैनुअल आणि वास्तविक कार्यान्वय मध्ये फरक असू शकतो असेल तर वेब शोध वापरून उत्तरे शोधा
खरे तर हे सर्व ओपन सोर्स सॉफ़्टवेयर प्रणाली मध्ये प्रमाणित पद्धत आहे
कोणालाही विचार ते सांगतील
दुसरे लेटेक सहाय संबंधित होते
रिपोर्ट ची रचना कशी करावी गणितांचा लिस्ट एन्व्हायर्नमेंट चा समावेश कसा करावा इत्यादी
अर्थात वेब शोध हि सुद्धा एक अतिउत्तम पर्याय आहे
आता पुन्हा इथे मागे जाऊ आणि फोन्ट चा आकार वाढवू
तर इथे आहे टूल्स ऑप्शन्स टेक्स्ट फोर्मेट
जर मी 12 हि साइज निवडते
तर तुम्ही पाहू शकता कि साइज मोठी झाली आहे
मी फोन्ट ला थोडे मोठे केले आहे
आपण हे केले आहे
तुम्ही हवे असेल तर ओळींच्या संख्यांचा एडीटर मध्ये सामेवेश करू शकता पुन्हा मागे इथे येऊ
टूल्स ऑप्शन्स एडिटर शो लाईन नंबर्स ठीक आहे तुम्ही हे पाहू शकता कि ओळींची संख्या दर्शित होत आहे
चला पुढे जावू आणि डॉक्यूमेंट चे संकलन करू
लॅटेक्स टीओ पीडीएफ पर्याय निवडा
चला इथे लॅटेक्स टीओ पीडीएफ करू
नंतर ctrlshiftf5 कीज एकसोबत दाबा

आता मी हे करते जर मी ctrlshiftf5 कीज एकसोबत दाबेन तर काय होईल
असे केल्यानंतर संकलन होईल आणि परिणामी पीडीएफ फाइल दर्शित होईल
यामध्ये केवळ एकच ओळ असेल
चला मग ctrlshiftf5 करू
तुम्ही पाहू शकता कि ते संकलित होत आहे आणि आता पीडीएफ रीडर उघडले आहे
मी आता ते इथे घेते
मी याला मोठे करू शकते
तुम्ही इथे फक्त एक ओळ पाहू शकता
तुम्ही या फाईल ला परिवर्तीत आणि संकलन करून त्याचा परिणाम पाहू शकता
मी आता helloटेक्स आणि helloपीडीएफ बंद करते
आपण हे नंतरही करू शकतो
आता आपण अडोबे रीडर च्या त्रुटीचे सपष्टीकरण करू
त्यासाठी reportटेक्स फाईल लोड करूया याचा उपयोग स्पोकन ट्यूटोरियल रिपोर्ट राइटिंग तयार करण्यास केला होता आणि हे moudgalyaओआरजी वर उपलब्ध आहे
आता मी हे करते
मी हे बंद करेल आणि reportटेक्स उघडेल
आता मी हे इथे आणते म्हणजे मी इथे काही दुसरे पाहू शकते
आता आपण सर्वात अगोदर हे करू कि ctrl shift आणि एफ5 एकसोबत दाबून हे संकलित करू

आता हे कम्पाइल झाले आहे आणि एक पेज रेपोर्ट आला आहे
आता मी हे इथे घेते
मी याला थोडेसे मोठे करते
ठीक आहे काय झाले160
आपण हे केले आहे
आता आपण हे करणार आहोत कि ड़ॉक्यूमेंट क्लास रिपोर्ट मध्ये बदलू हे आहे आर्टिकल मी हे डीलिट करते आणि रिपोर्ट मध्ये बदलते
सेव करा ctrl shift आणि एफ5 दाबून संकलित करा हे आता दोन्ही पेज वर आले आहे
याला पुन्हा मागे घेऊ थोडे मोठे करू
दुसऱ्या पेज वर जाऊहे आता दुसऱ्या पेज वर आहे
जसे कि आपण पहिले हे दोन्ही पेज वर आले आहे आणि लक्षात घ्या कि आपण दुसऱ्या पेज ला पाहत होतो
पुन्हा एकदा याचे संकलन करूयापुन्हा मागे इथे या
आपण हे बंद करू शकतो आता याची गरज नाही
reportपीडीएफ वर जाउया मला हे म्हणायचे आहे कि मी दुसरे पेज पाहत आहे
तुम्ही इथे पाहू शकता कि हे दुसरे पेज आहे
आपण दुसरे पेज पाहत आहोत मी पुन्हा मागे जाते आणि पुन्हा हे ctrl shift आणि एफ5 दाबून संकलित करते
तुम्ही पाहू शकता कि हे पुन्हा पहिल्या पेज वर आले आहे
हे पुन्हा उघडते परंतु हे पहिला पेज दर्शविते
हेच मी इथे सांगत होते कि हे पहिल्या पेज ला उघडते आपण दुसरे पेज पाहत होतो पण संकलन करताच हे पहिल्या पेज वर आले आहे
एक समस्या आहे अडोबे रीडर लक्षात ठेवत नाही कि आपण कोणता पेज पहिला आहे
मोठ्या ड़ॉक्यूमेंनट्स साठी हि गंभीर समस्या असू शकते
जर तुम्ही adobe रीडर वापरत आहात तर प्रत्येक संकलना नंतर फाईल नेहेमी पहिल्या पेज वरच उघडेल
मोठ्या ड़ॉक्यूमेंटज साठी हि एक समस्या आहे
पीडीएफ रीडर सुमात्रा या समस्येला सोडविते
सुमात्रा आपोआप पीडीएफ फाईल ला रिफ्रेश करते
या व्यतिरिक्त शेवटी पाहिलेला पेज सुद्धा लक्षात ठेवते
सुमात्रा विनामूल्य आणि ओपन सोर्स आहे
सुमात्रा रीडर ची शोध तुम्हाला हया पेज वर पोहोचवेल
तो पेज थोड्याच वेळात पाहू
हे इथे आहे
डाउनलोड पेज वर जा
हे तुम्हाला ती फाईल दाखवेल जिला स्थापित करण्याची गरज आहे
हि 15एमबी ची आहे आणि मी याला अगोदरच डाउनलोड केले आहे
आता मी हे बंद करते
पुन्हा मागे या
पुढच्या पेज वर जाऊ
आता आपण आयकॉन वर डबल क्लिक करू आणि डीफ़ॉल्ट उत्तरे देत हे स्थापित करूया
आता मी असे करते मी डाउनलोड मध्ये जाते मी अगोदेरच सुमात्रा डाउनलोड केले आहे
आता मी हे स्थापित करते
ठीक आहे इन्स्टॉल
आता हे स्थापित झाले आहे
आता बंद करा
सुमात्रा स्थापित झाले आहे
आता पुढच्या पेज वर जाऊ
माझ्या सिस्टम मध्ये हे प्रोग्राम फाईल मध्ये sumatraपीडीएफ वर स्थापित आहे
अगोदर टेकनिक सेंटर ला सुमात्रा चा उपयोग करावयास सांगू
त्यासाठी बिल्ड वर जा आणि आउटपुट ला स्पष्ट करा
त्यानंतर आपण हे सर्व करू
नंतर व्यूवर वर जा
तर हे इथे आहे
चल याला शोधू
खरे तर आपल्याला याची गरज नाही
मी हे बंद करते
हे आहे टेकनिक सेंटर तर बिल्ड आउटपुट प्रोफाइल स्पष्ट करा
व्युवर वर जा
हे अडोबे चा संकेत देत आहे
गृहीत धरा आपल्याला हे बदलायचे आहे
पुन्हा मागे इथे या
इथे मागे येऊ प्रोग्राम फ़ाईल मध्ये आपण सुमात्रा पाहत आहोत
हे इथे आहे
तुम्हाला याचा उल्लेख करायचा आहे
ठीक आहे
आता हे तयार आहे
आता हे सुमात्रा चा वापर करून संकलन करीत आहे
ठीक आहे आपण हे केले आहे
आपण ब्राउज केले फाईल ला स्थित केले
आता आपण सुमात्रा चा वापर करण्यास तयार आहोत
अडोबे रीडर बंद करूया
आता ctrl आणी एफ7 एकत्र दाबून reportटेक्स चे संकलन करूया
आपण ctrl आणी एफ7 दाबुया परंतु अगोदर सारखे नाही
ctrl एफ7 करा
तुम्ही पाहू शकता याचे संकलन झाले आहे
आता पुढे काय करायचे160
reportपीडीएफ फाईल शोधा
सुमात्रा चा उपयोग करून हे उघडा
लेटेक फाईल वर जाऊ reportपीडीएफ हे इथे आहे
मी याला सुमात्रा सोबत उघडणार आहे
ठीक आहे हे सुमात्रा आहे
आता मी याला थोडेसे वर घेते आणि आता पुढच्या पेज वर जाऊ
हा पहिला पेज आहे
दुसऱ्या पेज वर आपल्याला इथून जावे लागेल
ठीक आहे तर हे दुसरे पेज आहे

आता आपण असे करू कि आपण दुसऱ्या पेज वर आलो आहोत
आता टेक्स्ट ला ओळ जोडू आता मी टेक्स्टला ओळ जोडते
एडेड लाईन सेव करा नंतर ctrl एफ7 दाबा
तुम्ही reportपीडीएफ मध्ये हे पाहू शकता कि पेज ची संख्या तीच आहे
खरे तर मी असे केले कि हे अगोदरच इथे होते तुम्हाला विश्वासात घेण्यासाठी सोपा उपाय म्हणून मी हे थोडे छोटे करते म्हणजे मला हे दोन्ही सोबत दिसेल
ठीक आहे आता मी हे डीलीट करते
सेव करा ctrl एफ7 संकलित करा
पुन्हा उघडा
तुम्ही हे पाहू शकता कि हे गेले आहे
खरे तर मी असे सुद्धा करू शकते कि मी chapter न्यू मध्ये जाऊनहे बंद करते
सेव करते ctrl एफ7 ने संकलित करते
आता इथे येऊ
आपण पाहत आहोत इथे ३ पेज आहेत
परंतु आपण दुसऱ्या पेज वर आहोत
कारण आपण सुरवातीला दुसऱ्या पेज वर होतो
आता आपण तिसऱ्या पेज वर जाऊ
जर हे पुन्हा एकदा संकलित केले तर इथे मागे या यामध्ये काहीही बदल झाला नाही
हेच तर सुमात्रा चे वैशिष्ट्य आहे आता आपण हे सर्व केले आहे
एकदा यावरून नजर फ़िरवुया
पीडीएफ फाईल आपोआप बदलते तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही
सर्वात महत्वाचे म्हणजे हे तेच पेज दर्शविते
अपेंडिक्स ला जोडुन ctrl एफ7 वापरून संकलित करूया
यामध्ये ३ पेज आहेत तर आपण तिसऱ्या पेज वर जाऊन पुन्हा संकलन करू तरीसुद्धा हे तिसऱ्या पेज वरच राहील
आता पुढे काय160
आपण फक्त मिक्टेक चे बेसिक वर्जन स्थापित केले आहे
लेटेक चे फक्त बेसिक वर्जन उपलब्ध आहे
तुम्ही याचा वापर करून खूप काही गोष्टी करू शकता
परंतु काही पैकेजस इथे उपलब्ध नाही
या सूची मध्ये काही नावे दिली आहेत
बीमर सारखे महत्वाचे पैकेजस सुद्धा नाहीत
या अनुपस्थित पैकेज ला जोडण्याची प्रक्रिया पुढच्या स्लाइड मध्ये आहे
बेसिक मिक्टेक च्या स्थापनेनंतर लगेच याला अपडेट करा
स्टार्ट बटनावर क्लिक करा जे टास्क बार मध्ये खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात आहे
प्रोग्राम्स वर क्लिक आणि नंतर मिकटेक 27
अपडेट वर क्लिक करा
मिरर प्रॉक्स्ट इत्यादी निवडा
आवश्यकतेनुसार ते अपडेट होईल
नंतर या ट्यूटोरियल मध्ये सांगितल्या प्रमाणे टेकनिक सेंटर चा उपयोग करा
जर पैकेज अनुपस्थित असेल तर त्याला स्थापित करण्यास मिक्टेक सहाय्य करेल
तुम्ही यास इंटरनेट द्वारे किंवा सी ड़ी ड़िस्ट्रिब्यूशन ने सुद्धा स्थापित करू शकता
अगोदर तुम्हाला सर्व फ़ाईल्स ला हार्ड डिस्क मध्ये कॉंपी करावे लागेल आणि नंतर तिथून स्थापित करावे लागेल
सी डी मध्ये स्थापित करण्यास काही अडचणी येतात
यासाठी हार्ड डिस्क 1जीबी ची असावी लागते
जर काही प्रश्न असतील तर प्रयोगकरता समुदाय ला संपर्क करा
उदाहरणार्थ टग इंडिया तुग इंडिया
आम्ही foseeइन द्वारे काही मदत पुरविण्याची तसेच भविष्या मध्ये लेटेक वर अनेक स्पोकन ट्यूटोरियल्स तयार करण्याची आशा ठेवतो
कृपया तुमचे मत kannaniitbacin वर पाठवा
भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे
आय I T बॉम्बे तर्फे निरोप घेते
सहभागासाठी धन्यवाद